या शॉप मध्ये आपल्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू मिळेल.

तात जसं की किराणा किंवा घरात--

आणि आपल्याला येथे फोटोग्राफर देखील शूट करताना दिसत आहे.

चित्रात आपल्याला एक बस स्टँड दिसते आहे हे.

एका सिनेमा हॉल च्या बाहेरील दृश्य दिसते आहे.

या चित्रांमध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसते आहे. या व्य--

या ए टी एम चे नाव इंडिकॅश ए टी एम असे आहे.

ह्या खेळण्यांचा रंग हा वेगवेगळा आहे.

या दुकानाचे नाव मे धुलीचंद पेंट --

ह्या कॅफे मध्ये खाण्याच्या सर्व व्हरायटी च्या वस्तू मिळतात.

जसे की बटाटे टमाटे पत्ताकोबी काकडी कोथिंबीर इत्यादी --

ह्या चित्रात आपल्याला एक वर्ग दिसतो आहे या वर्गामध्ये दोन ए_सी लावलेली आहे आणि दोन पंखे लावलेले आहे या वर्गाचा रंग हा क्रीम कलर आहे.